हरियाणा सरकारची ही गाडी आहे असे लिहून आहे त्याचा नंबर आहे एच आर झीरो थ्री एस टु थ्री सेवन एठ .

आणि स्विमिंग पुलच्या समोर दोन नारळाच्या झाडा सारखी झाडे आहेत ती शोकेशचे झाडे अतिशय सुंदर असे ती साडे झाड दिसत आहे.

हे जे चित्र मी बघत आहे ते एका मोराचे आहे आणि हा मोर एका अ एका कटगऱ्यात आहे आणि तो बघत आहे मोर हा छोटासास आहे.

मला जे समोर स्विमिंग पूल दिसत आहे ते स्विमिंग पूल अतिशय सुंदर आहे त्यामध्ये सिलेंडरनी एयर फ्रेश केल्या जाते आणि बाजूला एयर-एयर साठी मोठा एक बाटला ठेवलेला आहे.

आणि याची शिंगे थोडे अ स्पायरल असतात म्हणुन त्याला बारा शिंगे असे म्हणतात.